सरप्राइज. किती दिवस झाले तुझी वाट बघत होते ग. फोन पण घेत नाहीस, भेटत नाहीस. काय चाललंय तुझं? एवढी काय बिझी आहेस ग? अगं, सध्या मुलांचे प्रोजेक्टस इतके वाढलेत ना आणि आता तर बघ. ह्यांना असा विषय दिलाय ना की तो विषय शोधण्यासाठीसुद्धा माझे दोन दिवस नक्की जातील बघ. विषय कसा दिलाय बघ. ई गव्हरनन्स. आता ई गव्हरनन्स म्हणजे काय हा विषय आपल्याला अगदी सोप्या भाषेत त्यांनी मांडायला सांगितलं आहे. खरं कठीण आहे; पण ई गव्हरनन्स हा शब्दच आपल्याला इतका युज टू झालाय की त्यासाठी वेगळं काही सांगायची आपल्याला गरज वाटत नाही.

आपण आता असं करूया, आजच्या गप्पा आपण ई गव्हरनन्सवर मारूया. त्यामुळे तुला काय होईल, तुला त्याच्यातले मुद्दे सुचतीलसुद्धा, तू काही गोष्टी पाहिजे तर लिहून घे. माझा थोडासा अभ्यास झालेलाच आहे. मला जे आठवतं ते मी तुला सांगते. करूया?

अगं, ई गव्हर्नन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या मार्फत जी गवर्नमेंट काम करते, त्याला ई गव्हर्नन्स असं म्हणतात. आजच जगभरातल्या सगळ्या देशांनी जवळजवळ हे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स किंवा ई गव्हर्नन्स स्वीकारलेलं आहे आणि भारतामध्ये जिथे आता इतकी कामाची मागणी वाढतेय, आपली लोकसंख्या वाढतेय, लोकांची कामं वाढतायेत, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये हे ई गव्हर्नन्स अगदीच आवश्यक आहे. काय होतं माहीत आहे का? सगळ्या गोष्टींचं डिजिटलायझेशन जे होतं त्याच्यामुळे पटापट कामं होतात गं. म्हणजे सगळ्यांशी एकतर पटकन संपर्क साधता येतो आणि या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे काही जे त्या चा उपयोग करून आपण इतक्या गोष्टी एका वेळी करू शकतो, तो खरंच आपल्याला अचंबित करणारा वाटतं कधीकधी. दुसर् या शब्दात सांगायचं तर सरकारची कामं करण्यासाठी आणि शासनाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे ई गव्हर्नन्स. अजून काय सांगू तुला?

गोष्टींचं उदाहरण जर द्यायचं झालं ना तर डिजिटल इंडिया उपक्रम. अत्यंत उत्तम उदाहरण आहे म्हणजे त्यानंतर भारताचं राष्ट्रीय पोर्टल, भारताचं पंतप्रधान पोर्टल, आपलं आधार, ऑनलाइन कर भरणे, नंतर डिजिटल जमीन व्यवस्थापन प्रणाली, सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सिईटी वगैरे आपली देतात ना मुलं. या सगळ्या गोष्टी या ई गव्हर्नन्सच्या उत्तम उदाहरण म्हणून लागू होतील बघ. लिहिलंस का हे तू8 सगळं?

हा. झालं बघ तुझा एक मुद्दा. अजून काय सांगू? हा. मला हे आता समजलं गं; पण मला हा एक प्रश्न पडलाय की याच्यामध्ये हे सगळं डिजिटलायझेशन कसं काम करतं? हा, हे बघ. तुला म्हणायचं आहे असं की हे डिजिटलायझेशन केलंय त्याचा उपयोग काय एकमेकांमध्ये काम करण्यासाठी आणि याव्यतिरिक्त ई गव्हर्नन्स चार प्रमुख प्रकारच्या परस्पर संवादांमध्ये होऊ शकते. कशाप्रकारे? बघ हा. म्हणजे आपल्याला कशी कामं कोण कोणाबरोबर काम करते हे आपल्या डोक्यात आलं ना की हे प्रकार तुला लक्षात येतील.

म्हणजे एकतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार असेल, किंवा मग स्थानिक सरकार असेल, किंवा दोन राज्यांचं सरकार असेल, असं जेव्हा सरकार एकमेकांमध्ये बोलतात ना, म्हणजे केंद्र सरकार - राज्य सरकार, सरकार एकमेकांमध्ये बोलतात, किंवा मी म्हंटलं तसं दोन राज्यांची सरकार एकमेकांशी बोलतात तेव्हा जी टू जी हा एक प्रकार झाला. आता दूसरा प्रकार जो आहे ना तो आपण थोडा विचार केला तर लगेच लक्ष्त येईल. आपल्याला कोणामध्ये संवाद साधायला लागतो? गव्हर्नमेंटचा आणि आपला. हा संवाद व्हावा लागतो. बरोबर की नाही? म्हणजे त्याला या प्रक्रियेमध्ये नाव दिलं आहे जी टू सी. म्हणजे सरकार ते नागरिक. नागरिकांद्वारे एक व्यासपीठ आहे ज्याद्वारे ते सरकारशी संवाद साधू शकतात आणि सरकारद्वारे देऊ केलेल्या विविष सार्वजनिक सेवांमध्ये प्रवेश मिळवू शकतात. आलं लक्षात? याचा अर्थ काय झाला कळलं? काही नवीन योजना आखलेल्या असतात सरकारने, काही गोष्टी सांगायच्या असतात नागरिकांपर्यन्त. त्याच्यामध्ये आपण एंटर कसं व्हायचं, त्याची माहिती कशी मिळवायची, त्यासाठी आपण जो संवाद साधतो, त्याला जी टू सी असं म्हणतात. हू? तिसरा प्रकार जो आहे तो सरकार आणि व्यावसायिक. खास करून व्यावसायिक फक्त. आता इथे आपली नोकरशाही येत नाही, व्यावसायिक म्हणजे बिझनेसमॅन असतात त्यांच्यासाठी. त्याला म्हणतात जी टू बी. म्हणजे व्यावसायिक अखंडपणे सरकारशी संवाद साधू शकतात. अजून एक प्रकार आहे तो असतो जी टू ई म्हणजे सरकार आणि ते कर्मचारी. त्यांच्यामध्ये सुद्धा संवाद असणे आवश्यकच आहे. म्हणजे सरकार आणि कर्मचारी त्यांच्यामध्ये जो संवाद असतो ना त्याला जी टू ई म्हणतात. ओके? असे हे चार पाच प्रकार याच्यामध्ये पडतात परस्पर संवादांमध्ये. आज केंद्र आणि राज्य पातळीवर भावना अनेक ई गव्हर्नन्सचे उपक्रम चालू आहेत.

अरे वा. आता तू चांगले प्रकार संगितले. आता मला सांग, माझ्याकडे पुढचा प्रश्न आहे की ई गव्हर्नन्सची उद्दिष्टे काय आहेत बरं. हा. तू प्रश्न काढून ठेवले आहेत आधीच वाटतं. हो ना? हो, हो. माझ्याकडे पुढचाही प्रश्न आहे. आधी तू या प्रश्नाचं उत्तर दे. माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत तुझ्या. सांगते. माझ्या मुलाबरोबर मी पण अभ्यास केलेला आहे. अगं, साधं आहे. पहिलं म्हणजे उद्दिष्ट काय असणार आहे? सरकारमध्ये आणि लोकांमध्ये एकतर चांगलं रिलेशन राहीलं पाहिजे. बरोबर आहे? आणि त्यांची कामं सहज सुलभ व्हायला पाहिजेत. पारदर्शकता जपली पाहिजे. आणि सरकारी खर्चाची काटकसर आणि माणसांचं म्हणजे नागरिकांचं जीवनाचं सुलभीकरण म्हजणे सोप्या पद्धतीने सगळी कामं होणं हे उद्दिष्ट आहे. अगं, याच्यामध्ये सरकारमधले भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हे खूप उपयोगी पडते. त्यानंतर कुठलीही सेवा किंवा माहितीचे एकदम जलद गतीने पटकन प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी याचा उपयोग होतो. व्यावसायिक असतात त्यांच्या व्यवसायातल्या अडचणी कमी करण्यासाठी, तत्काळ माहिती मिळवण्यासाठी या ई गव्हर्नन्सचा उपयोग होतो. त्यानंतर कार्यक्षमता वाढवणे हे तर आहेच. पारदर्शकता वाढवणे हे तर आहेच. या सगळ्या गोष्टी ई गव्हर्नन्समध्ये येतात. तुला एक लक्षात येतंय का? बघ हा. आपण आता आधारला खूप महत्व देतो. यूआयडीएआय याद्वारे आधार हा एकसलंट ओळख क्रमांक विकसित केला गेलाय. त्याच्यामध्ये काय होतं? बायोमेट्रिक्स म्हणजे म्हणजे डोळ्यांतला रेटिना आणि हाताच्या बोटांचे ठसे याच्या आधाराने आपली ओळख स्थापित केली जाते आणि प्रत्येकाला एक एक नंबर दिला जातो.

काय आहे? ई गव्हर्नन्सचा प्रकार आहे हा. हो की नाही? त्यानंतर तुला अजून एक सांगते, माय गव्हर्नमेंट इन हे एक एप आहे. तुला माहीत असेल. नागरिकांच्या सहभागाचं हे व्यासपीठ आहे. जिथे आपण काय करतो की आपल्या राष्ट्राची जी काही धोरण असतात त्याच्यावर चर्चा करू शकतो. म्हणजे मी आज डायरेक्ट माझ्या पीएम शी बोलू शकते मेल द्वारे तर हे माय गव्हर्नमेंट एप आहे.

डिजिटल लॉकर, इत्यादि केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी करता येतो. त्यानंतर अजून एक आहे डिजिटल लॉकर. हे एक पोर्टल आहे. ते आपल्याला मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र ही जी डोक्युमेंट्स असतात ना डिजिटल स्वरुपातील ती संग्रहीत करण्यासाठी मदत करते.

मग काय पण आता तो होतं जुना काळ. म्हणजे काय होतं, डिजिटल लॉकर मध्ये आपल्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित सेव्ह केलेल्या असतात, सेफ राहतात, काही प्रॉब्लेम येत नाही. अजून एक पे गव्हर्नमेंट म्हणून एप आहे ज्याच्यामध्ये सगळ्या सार्वजनिक आणि खासगी बँकना पेमेंट करण्यामध्ये हे मदत करते. अजून काय काय आहेत बरं अप्प्लीकेशन्स? मी आठवते हा. जमिनीची नोंद वगैरे आपण करायचो की नाही पूर्वी त्याचं आता पुर्णपणे संगंणकीकरण झालेलं आहे त्यामुळे जमीन मालकांना आपल्या जमीन स्वरुपातील सगळी कागदपत्र ही डिजिटल स्वरूपमध्ये मिळतात. त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना. ए पण थांब हा, माझा इथे एक प्रश्न आहे की हे जे डिजिटलायझेशन आपण केलेलं आहे तर ही कागदपत्र सहजपणे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. पण इथे माझा एक प्रश्न आहे की शेतकरी वर्गातील लोकं ज्यांना कम्प्युटर येताच नाही मग त्यांच्यासाठी काय सोय? हा एक नाही म्हंटलं तरी तोटाच आहे ना गं. हो. ई गव्हर्नन्स म्हणजे ई प्रशासनाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे ही आहेत. पण न हे आपण जसजसं पुढे जाऊ ह्याच्याबद्दल लोकांना जसजसं जागृत करत जाऊ, तसतसा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतील आणि त्या कमी सुद्धा होतील पण आता हा मोठा तोटा आहे कारण आपल्या देशामध्ये अशिक्षितचं किंवा निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. तर ते निरक्षरच असतील तर त्यांना कम्प्युटर कसा वापरता येणार हा एक पहिलं प्रश्न आहे तर पण त्याच्यावर सुद्धा मात करण्यासाठी काही उपाय योजले जातायत आणि ई गव्हर्नन्सचं मुख्य उद्दिष्ट मध्यस्थांना गाळणे हे आहे. पण आपल्याकडे अशिक्षिततेचं प्रमाण इतकं आहे किंवा ज्यांना कम्प्युटर वापरता येत नाही त्यांचं प्रमाण इतकं आहे की त्यांना कोणीही मध्यस्थ फसवू शकतील. म्हणून सरकारने जागोजागी प्रत्येक गावागावात अगदी जिथे रोडसुद्धा पोहोचलेले नाहीत तिथे ई सेवा केंद्र पोहोचलेले आहेत. ई सेवा केंद्र याचा अर्थ असा असतो, की सरकारच्या सगळ्या योजना ज्यांना माहीत नाहीयेत किंवा ज्यांना कळत नाहीयेत त्यांना समजावून सांगितल्या जातात, तुम्हाला काय काय करायचं आहे, सरकारशी

आपण आशा करूया की हळूहळू या ई सेवा केंद्र वापरणार् या लोकांचं प्रमाण कमी व्हावं पण त्याला अजून काही वर्ष जावी लागतील.

दुसरं ई प्रशासनाच महत्व म्हणजे यामध्ये ट्रंस्परन्सी वाढते ना ग. त्यामुळे अर्थातच भ्रष्टाचार कमी होतोय. आणि सरकारी अधिकारी जे निर्णय घेतील, ते सगळे निर्णय आपल्याला आज कळतायत.

दोन ऑगस्ट दोन हजार एकवीसला तुला माहीत आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई रूपी या व्हावुचर च उद्घाटन केल ज्याने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी येत्या काळात फार महत्वाचा ठरणार आहे. आणखी काय सांगणार बघ एकाच वेळेस मोठ्या मोबल शासन सेवा पुरवू शकते आता त्यामुळे ई ऑफिस प्रणाली म्हणतात याला की या ई ऑफिस प्रणालीमुळे सगळं भारत आता पेपरलेस होतोय हे खूप महत्वाच आहे. तर जसजसं काम पेपरलेस होत जाईल आणि सगळं संगणकीकरण तितक ते काम सुकर आणि सहज होणार आहे. तुला काय सुचते यावर आणखी? याच्यामध्ये असेही काही तोटे असू शकतात ना की ज्याच्यामध्ये मानवी परस्पर संवाद नष्ट होऊ शकतो? आपली जी प्रणाली आहे ती यांत्रिक बनते. लोकांमधील संवाद कमी होतो आणि त्याच व्यतिरिक्त आपला जो वैयक्तिक डाटा आहे ना तो चोरी आणि लिक होण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर आपल्याला ई गव्हर्नन्समध्ये एक प्रशासनामध्ये एक ढिलाई दिसते ग. जेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं, सर्व्हर डाउन आहे, इंटरनेट काम करत नाही. हे बघ, असे काही दोष या प्रणालीमध्ये आहे हे मान्य आहे. पण मला असं वाटतं, एखादी चांगली गोष्ट जेव्हा येते तेव्हा काही बाकीच्या वाईट गोष्टी तिच्या आसपास असतात. जसं एखाद झाड आपण वाढवाव, ते वाढत असताना आजूबाजूच तण अखंड काढाव लागतं ते पूर्ण वाढ होईपर्यंत. तसं ई सेवा किंवा ई प्रशासन पुर्णपणे एस्ट्यब्लिश होण्यासाठी... पुष्कळ झालेल आहे पण पुर्णपणे होण्यासाठी काही काळ अजून जावा लागेल. आणि तो काळ जात असताना मधले हे जे काही मधले हे जे काही आपल्या अडचणी आहेत त्या हळूहळू निघतील असं वाटतं. एक सिंपल अडचण अशी आहे की पुष्कळ ठिकाणी आपल्या देशामध्ये वीज पुरवठा सतत नसतो. तर अशा ठिकाणी इंटरनेट कसं वापरणार हा ही प्रश्न येऊ शकतो. असे खूप बारीक बारीक प्रश्न आहेत पण त्याच्यावर मात करायची आहे अर्थातच आपल्याला आणि पुढे जायचं आहे. गौरी, आज आपण गप्पा मारल्या ना त्यामुळे खरच मला ई गव्हर्नन्स इतक्या चांगल्या पद्धद्धतीने समजले की आता कोणीही मला कुठलाही प्रश्न विचारला ना तर मी अगदी सहजपणे उत्तर देऊ शकेन. आणि हेही कळलं की आपलं डिजिटलायझेशन किती चांगल्या प्रकारे विकसित झालेलं आहे आणि याचा आपल्याला किती चांगल्या पाध्ध्तिणे उपयोग होऊ शकतो. ई गव्हर्नन्स असा दोन मिनिट बोलण्याने आणि पंधरा मिनिटाच्या संवादाने समजेल पूर्ण असा नाही पण तुला साधारणपणे मुद्दे समजले आहेत आणि आपल्या मुलांना हे समजावून सांगता येतील नक्की की ज्याने ते स्वतःहून शोधून काढतील की आणखी काय त्याचा फायदा आहे, काय तोटा आहे आणि तुझा निबंध नक्कीच पूर्ण होईल भावना. ओके? अगदी, अगदी. गौरी, खरच खूप छान कन्व्हर्सेशन झालं बरं का आपलं आणि आता जर माझी मुलगी आली तर माला अतिशय चांगल्या पद्धतीने तिच्याकडून हा प्रोजेक्ट करून घेता येईल. यस, माझ्या येण्याचं सार्थक झालं. चला बाय.